आणि संस्कारांच्या. अभावा मुळे विविध पटना योग्याची केली जातात. ही असले असले संस्कृती ही माणसे मित्र आहे. म्हणजे पल्लम. कोली सांगती आहे आई बाबांच्या कष्टा ची संस्कार आणि जा. जगण्या ची. जगण्या ची जाणीव घेऊन hotel व्यवसाय करण्या करण्याचा अरबाज. त्यांची अजय अजय ने. घेतले ली मुलाखत अनेकांची प्रेरणा देणारी देणारी आहे आपल्या ला महाविद्यालया ची प्रगती वेळा ही एक चांगली लेखकिक करणार आहे. कडचं घटत आहे यांचा आनंद आपण. आपणा सर्वांना हे प्रगती. अनिल विराट. विराट या मुलांनी शेवटी च्या कथा मनात मनात ला पाऊस हा आलेली लेख आणि झी हे पिक्चर चित्र लिहिली गेलेली. हाय तुम्ही तुम्ही साहित्य प्रकार आता. आता नाळ ला जाणा, तिची सहज भाषण भाषा ही अतिशय भावी आणि काळपर्यंत? होणारे. पोहोचणारे. हाय लेखा कसे असावे ह्यांचा? मन मानदंड आणि college च्या विद्यालय विद्यार्थी विद्यालया दि दिन घालून दिले आहे. कोणत्याही. प्रकारचे वाढ मूल्य चर्चा न करता आपल्या जीवन तुम्ही ते सगळं.

आपल्या ला जावया. प्रजा च्या शेतात जाऊन तसेच मित्र. मित्रांनी तसेच. मुला खात घेतली आहे. आपल्या

पहिले पाहिजे मागचे पाण्यावरच यांच्या जन्म या जाण्या वर प्रेम करावे ही

आहे ज्या ज्या वेळी मन निराश होईल त्या त्या वेळीही गीत म्हणतात. उमल लेली हिंदी विभागात. करा विजय करुणा, गुप्ते यांची माहिती स्थान करून मनो. ची प्रेरणा दिली अवती भवती फुलवा माने आल्या. यानंतर असता त्या झाल्या मुळे झालेले मन करकमवून घ्या. देश देशा या जर सर.

डोळे डोळे एपी जे अब्दुल कलाम कलाम आणि सावित्रीबाई फुले. त्यांचा च्या चरित्रा वर आधी लेखात सध्याच घेण्यात येतात. हिंदी भाषे चे महत्त्व, राष्ट्र विकास, विकास सात हिंदी चे सांगताना लेखी हिंदी भाषे चे उपयोग. करण्याचे आव्हान करतात. स्त्री शिक्षण, जवळी यांची जीवनाशी निगडीत विविध. स्यारी इत्यादी हिंदी वेळ भागात आढळून विज्ञाना साहित्य. प्रकारा. नू रूप सांग सह यातील समस्या सपना शोधना आली चित्र. लेखक करण्या ला प्रवृत्त करणे हे. करणे हे जाणून निमंत्रण करावे.

HOT WORK करता करण्याचा आजोबांनी व्यक्ती. दुसऱ्या आशा वदाळ जगावतें दो गरजते यातून प्रवास करण्यात. प्रतापगढ येथे दिलेल्या दिलेली भेट. आपल्या ला भावे. समाजात स्त्रियांना लो आणि

भागावर आह. हवाला घेतला आहे. महाविद्यालयात झाल्या झालेला विषयी विविध उपक्रमा ची निवड पुट पुट भागात घेतले ली आहे. आहे ती संपुष्टात आली. दिल्ली दिलेली याची काळजी मुळे करांची घेतले ली. आहे विभागातील. photo व्हावा देण्यासाठी महाविद्यालया तील विभागप्रमुख व सहकारी प्रग्यान यांची मला साकारायची दिले आहेत. विभागातील प्रथम सभा. सध्या पर्यावरण या प्रश् प्रदीप शिंदे, प्रा धनश्री भा भांड व भांड कर या. ओ तृप्ती नाईक मा. प्राण करू शकत. जन. मंडळातील सदस्या सह सप्लाय विद्यालय चौदा तून प्रगती वेळ व उर्जा भविष्या. प्राप्त रवींद्र गायकवाड. प्रा . इंद्रजित इंद्रजित. हाय हाय महा बिहार. चांगलें यांची सहकार्या ची केली आहे अजित. ची मुक्त कालीदास पवार अक्षरांची करणारे. महा जयकुमार भारतीय चित्रकार विजय कुमार शिंदे यांच्या सहयोग गेला. अंक सुधार होण्या साठी प्रत्येक केली आहेत आपल्या. महाविद्यालया चे विविध उपक्रमांना प्रसिद्ध गाणी देण्यासाठी सांस्कृतिक, प्रत्येक राणा यांची वार्षिक चांगली सहकारी केली. त्या मध्ये. दिनी सकाळ ची माळ विलास. हॅलो भाऊजी नमस्कार.

हे तुम्ही इथ बोलवल होत वडीला लोहापूल पाशी तर तिथेच उभा आहे मी लोहापूलच्या खाली city collection. हा city collection warehouse आहे ना तिथे. हा इकडे बघा इकड अच्छा अच्छा इकडे बघा इकडे दिसलो का अच्छा या इकडे या इकडे parking ला गाडी लावू. अच्छा तर एक काम करा गाडी लाऊन येते आणि एका गाडी वर जाऊ आपण.

अं मला सांगा अह म्हणजे मोठ्या शोरूम मध्ये जाऊया कि लहान शोरूम मध्ये जाऊया कि दुकानात लहान वाल्या. पाहू न सर्वेच दुकाना मध्ये पाहू Rate Comparison पाहू कोणाचे काय ते या दुकाना मध्ये पाहू मग शोरूम मध्ये पाहू त्यांचा बरोबर कमिशन वेगवेगळे राहतील न सर्वांची. हो आता बघा यांची जे दुकान आहे Collection तिथे मला पाचशे रुपये Discount दिला होता. आण कसा आहे आताच अस नही कि अं ते कमावत नही. आता होऊ शकते Profit मधे त्यांनी AlreadyMobile चा Range जो अं आहे Prize वाढवलेला असेल. आणि त्याचा नंतर मग मला अनुभवण्यासाठी त्यांनी साठी पाचशे रुपये Discount दिला असेल कारण की तो खिशातून तर देणार नही बरोबर ना. आणि इथे त्याचाच बाजूला Samsung चा Showroom आहे त Samsung जर Showroom मध्ये चालतो म्हणाल. सॅमसंगमध्ये जाऊ ना पहिले Samsung मध्ये पाहू. पहिले बाहेर पाहू Samsung चे काय Rate आहे काय नही. नंतर पाहू किती आहे काय Rate काय Function वाले आहे पाहू. लोकायचं काहि त ते हा दुन्कांदार काही वेगळे सांगत असल, न हे काही वेगळ सांगाल काहीन काही त आपल्याला समजन का नही त्याचा पैकी. अह हो पण शोरूम मध्ये कस असत एक अं फिक्स प्राईज पण असत हे कि नही आणि त्या हिसोबानी फिक्स प्राईज चा हिसोबानी अं अं रेट जे असत ते असतात. हे त्रिकोण आण दुकाना मध्ये जर गेला आपण त त्या हिशोबाने ते थोड अं अं जास्तच भाव सांगतात त्या कम्पेअर मधे. आन्ही इतल्या लोक पाठवण्याची पण अं चार्ज जास्तच असते त्या कम्पेअर मध्ये. कल्प शोरूम मध्ये पाहू आधी आपण, शोरूम मधी पाहू चल. शोरूम मधे चलायचं सर?

एक अह अं तुमचा ओळखीचा मुलगा शोरूम मध्ये एक हे होता मझा ओळखीचा मित्र आहे.

ओळखीवाले आण त आपल्याले जास्तच रेट सांगते. दोनशे ची वस्तू चारसे ची सांगते कारण त्याले माहिती राहते का हा येऊन आपल्याला भाव कमी करणार आहे मानून. त तो कस आधीच दोनशे रुपये वाढून सांगते आनी न ओळखीच्या दुकाना मध्ये गेल त तो गिराहिकचा हिसोबाने सांगेल ना. बरोबर बरोबर. तर मी एक काम करतोय तुम्ही गाडी पाशी थांबा, मी लगेच गेलो आणी तीत कस काय बघून घेईन तुम्हाला सांगतोय किवा नहीतर तुम्ही थांबाल मी जाऊन येतोय.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 अह फोन चालू ठेवा. मी फोन करतोय तुम्हाला, म्हणजे कस आहे तुम्हाला पण ते अं अं ऐकू येईल आणि तुम्ही मला सजेस्ट करू शकता आणि तिथून मी सांगतोय सगळं कस आह ते होऊ सगळं हु होऊ सकते हेन मी थांबतो इकडे तू जाऊन ये सरपंच कडे. अच्छा आह एक गॅलॅक्सि J सेव्हन चा मोबाईल आहे तिथे. गॅलॅक्सि J सेव्हन बघा थर भाऊजी. अं अठरा हजार मध्ये तुम्हाला GB ram देत आहे. अं आनी आठावीस अह आठ सोळा बथिस Four GB internal memory देत आहे. आणी Additionally तुम्ही Memory करू शकता. एकसेआठवीस GB पर्यंत ठीक आहे. आणि बतीसच च्या ठिकाणी तुम्हाला Additionally अजून देत आहे तो चौंसष्ट internal आणि four GB ram अठरा हजारला, अठरा हजारला Samsung galaxy J seven आता एक दुसर Model आहे Galaxy duos prime pro. तर तो आहे पण तो दोन हजारांनी जास्त आहे तो ठीक आहे त्याचा पेक्षा.

तर तो चांगला राहील कि त्याच . तर त्याच बजेट जास्त आहे भाऊजी. actually तुमचा अठरा हजार बजेट होतान. अं आधी वीस बोलला आणि इथं बावीस लिहिला आहे तर डिस्काउंट कापून वीस पर्यंत वगेरे बहुतेक येऊ शकतो. एक मिनिट. भैय्या ये इसका जो यहा पे बाइस रहता हे कब ये किते तक आया.

वीस पाशे पर्यन्त हव आणि Finanace ची काय process आहे काय नही हे सांगितल का पूर्णच त्या फायनान्स सांगितल ना. हो हो एक आधार card पाहिजे. आण Pan card पाहिजे mobile number, आधार card सी link पाहिजे, bank passbook ची link पाहिजे आणि तीन महीन्याच ब bank

अच्छा तर deposit अं . hello कशी आहेस तू? hello मी ठीक आहे, तू कशी आहेस? मी पण ठीक आहे. तुला वाटत नाही का आपण आपल्या health कडे आजकाल खूप कमी लक्ष देतो आणि आपली जीवनशैली जशी ज्याप्रमाणे बदलत आहे. त्यानुसार आपली Health महत्वाची असायला पाहिजे. तुझं काय मत आहे याबाबत? हो ना. बघ ना, आपण आपलं आजकाल इतका busy schedule ठेवला आहे की आपण आपल्या health कडे लक्षच नाही देत. health हे सगळ्यात important महत्वाची असते असं आपण म्हणतो ना आपण आजकाल बघायला गेलो तर health कडे सगळे दुर्लक्ष करतात. health हे समजून घ्यायसाठी आपल्याकडे वेळच नाहीये. तुला काय वाटतंय याबाबत? हो ना, आताच बघ lockdown आलं होतं, lockdown मुळे आपण health कडे लक्ष देणं थोडं थोडं शिकलो. गेल्या दोन वर्षात कोरोनाचा इतका प्रकोप होता, त्या प्रकोपचा काहीतर फायदा झाला तो म्हणजे असा की सगळे लोकं आपापल्या health कडे लक्ष द्यायला लागले. आपण देखील आपल्या आहाराकडे सगळे

हो बघ ना, कोरोनामुळे सगळ्यांना आपल्या आरोग्याची काळजी वाटायला लागली आहे. सगळ्यांना आरोग्याबद्दल भीती वाटायला लागली आहे. तेच तर, पण काहीपण असो, कोरोनाचे फायदे तर आपल्या health साठी झाले. आपण घरी होतो दोन वर्षं. खूप लोकांनी तर काही काही करून आपल्यामध्ये, आपल्या body मध्ये, आपल्या शरीरामध्ये खूप काही परिवर्तन केले. मी तर अशा खूप लोकांना बघितलं जे दोन वर्षात त्यांनी

but आरोग्य हे सर्वात महत्त्वाचं असतं ना. आरोग्यच जर आपलं चांगलं नाही राहिलं तर आपण काहीच नाही करू शकत. आरोग्य हे महत्त्वाचे हेच्यासाठी कारण आपलं आरोग्य सुरळीत असलं तर आपल्याला पण चांगलं वाटते.

आपली जीवनशैली इतकी बेकार आहे, की आपल्याला आपल्या life कडे विचार करायला पाहिजे की आपल्या health कसं सुधरवता येईल काय करता येईल याबाबत. हो ना, आपण आपल्या आरोग्याकडे जर लक्षच नाही देत, आपण छोटे असतानी आपण आपल्या आरोग्याकडे थोडेफार लक्ष देत होतो, आपण खेळायला जात होतो त्यामुळे आपला व्यायाम होत होता, खूप काही गोष्टी होत होत्या. पण आता जसं जसं आपण मोठे होत आहोत तसं तसे आपण आपल्या शिक्षणाकडे, इकडे-तिकडे बाहेर जातो पण आपल्या आपण आपल्या आरोग्याकडे लक्षच नाही देत. बरोबर, तुझं म्हणणं अगदी बरोबर आहे. माहिती आहे का? आरोग्यासाठी कोणत्या कोणत्या पद्धती उपयुक्त आहेत? कोणत्या पद्धतींचा आपण स्वीकार केला पाहिजे आणि कशाप्रकारे आपण त्या आपल्या दररोजच्या जीवनामध्ये लागू केल्या पाहिजे. आरोग्यासाठी तर आपलं स्वतःचे आरोग्य खूप महत्त्वाचे. एक तर योगा आणि दुसरं झालं तर जे आजकालच्या युवापिढीचं खूप आवडतं म्हणजे gyming, gym gym gym असे करत असतात, but योगा आणि gym मध्ये तुला काय वाटते? कोणत्या हेने आपल्याला जास्त फायदा होतो? बघ योगा आणि gym दोघांचे पण वेगवेगळे फायदे आणि नुकसान दोन्हीही आहे. जसे योगा प्राचीन काळापासून चालत आलेला आहे आणि ते सर्वात उपयुक्त ठरेल असं मला वाटतंय. कारण gym ची सवय लागते. मुख्यतः आपण बघितले gym मध्ये protein shake वगैरे use करतात. त्यामुळे आपल्या आरोग्याला धोका होण्याची पण अं कारण बनू शकते. परंतु योगामध्ये पूर्ण नैसर्गिकरित्या राहते. त्यामुळे आपण सकाळी लवकर उठणे यासारख्या छान छान सवयी लावू शकतो स्वतःला. बरोबर. मी ही स्वतः पाहिलं तर मला पण योगा हा जास्ती आवडतो. स्वतःसाठी नाही मी जास्ती नाही तर दिवसातून कमीत कमी पंधरा ते वीस minute आपण काढायलाच पाहिजे. आता योगामध्ये पण खुप सारे प्रकारचे योगा असतात. त्यासाठी तुमच्या body ला कोणता आरोग्यास अयोग्य योग्य ठरेल, तो आपल्याला स्वतः ठरवता आलं पाहिजे. आणि आजकाल तर आधीसारखं राहिलं नाही. की शिक्षक येणार, शिकवणार तेव्हाच आपण काही करू.

काल तर सगळं online मध्ये मिळतं ना. साधं mobile लहान मुलाच्या हाती दिला तो सुद्धा नाना प्रकारचे योगाचे videos तुम्हाला काढून देतो. तो तरी नाना प्रकारचे योगाच्या प्रक्रिया तुम्हाला सांगू शकतो. ताई ताई बघ ना हा असा असा करत आहे तू पण कर असं. पण मला वाटतं की health योगा हे खूप connection आहे यांच्यात आणि आपण हे समजून घेतलं पाहिजे आणि यांला करून योगाचे कमीत कमी दिवसातून वीस minute तरी योगासाठी दिले पाहिजे. तुला काय वाटतंय? तुझं म्हणणं अगदी बरोबर आहे. मी तुझ्याशी सहमत आहे. बघ gym हे instagram वर trending page बनले आहे. gym केली की आपण खूप cool आहे असं वाटते. परंतु योगाही आपली प्राचीन संस्कृती आहे.

त्यामध्ये आपण विविध प्रकारची योगा करू शकतो. बरोबर, प्राचीन काळापसून चालत आलेली प्रक्रिया आहे तर हीच राहणार असं आपल्याला वाटतं. पण योगा पण काही सोपी गोष्ट नाही. त्याला पण आपल्याला आधी समजून घ्यावं लागेल की आपल्या health साठी कोणता योगा योग्य ठरेल कोणता नको. असं नको व्हायला की आपण करायला गेलो एक आणि झालं काही दुसरंच. हे करता करता कधी खूप लोकाना असं पण त्रास वाढायला लागतो. पण हे सगळे आपलेच दुष्परिणाम ना, आपली जेवणाची क्रिया आधी आपण असं म्हणायचे आधीचे लोकं की सांज व्हायच्या पहिले जेवण झालं पाहिजे. but आजकाल बघ ना, आपण दहा-दहा, बारा-बारा वाजता रात्रीचे दहा-दहा बारा लोकांना काय म्हणायचं माझं स्वतःचच आहे, कधी कधी बारा वाजून जातात तरी माझे जेवण करायला वेळ नाही, माझं जेवणाकडे लक्ष नाही. आणि ह्या सगळ्या गोष्टी सुरळीत नाही आहेत. जीवनशैलीवर, आपल्या रोजच्या सवयींवर खूप फरक पडतो. आपली body आपलं शरीर सहन करून करून किती सहन करणार ना. कधी ना कधी तरी ते बीमार पडतेच आणि मग साधं सर्दी खोकला या ताप जरी आपल्याला झाला तरी आपण आधी जाऊन डॉक्टरांना भेटतो. डॉक्टरांना सांगतो की का मला सर्दी-खोकला झालं. आता आधीच्या लोकांना सर्दी-खोकला नव्हता होत का? त्यांना पण होत होता. पण त्यांचं त्यांचं राहणीमान, त्यांचं खाणं-पिणं तर ते बरोबर सकाळी खायचे मग दिवसभर राबराब शेतामध्ये कष्ट करायचे आणि सायंकाळला घरी येऊन जेवले की आराम करायचे. आता त्यांचं जीवनशैली ही एक प्रमाणे सुरळीत होतं.

उशिरा डुबतो असं होते. आपण कधी कधी एखाद्या दिवशी म्हंटलं की मी उद्या उठून पहिले योगा करणार तर आपण पहिले एखादा आठवडा खूप उठतो, करतो आणि नंतर पुन्हा कंटाळा आला की सोडून देतो. आता आपल्या अशा वागण्यामुळे आपल्या शरीराला पण त्याचा त्रास होतो ना. तुझे म्हणणे अगदी बरोबर आहे. आधीच्या काळात लोकांना पण बीमाऱ्या होत होत्या. पण इतक्या नव्हत्या होत. कारण आता रासायनिक food रासायनिक फळांची रासायनिक प्रक्रियेची शेती यामध्ये पण खूप वाढ झाली आहे. त्यामुळे आपल्या आरोग्यावर खूप परिणाम होतोय याचा. तसेच अं तू तू म्हंटलं की आपण योगा दर एक हाफता खूप करतो नंतर आपण करायला त्रास करतो. यामध्ये पण काही शंका येते कारण अं जर आपण नियमितप्रमाणे योगाचे classes लावले किंवा नियमितप्रमाणे योगा YouTube वरुन वगैरे केला तर आपण ते नियमित करू शकतो. बस आपण आपल्या मनामध्ये ध्येय गाठले पाहिजे त्यासाठी. बरोबर, तुझं म्हणणं बरोबर आहे. ध्येय गाठले पाहिजे पण ध्येय गाठणे इतकं सोपी नसतं ना. म्हणायला हे बरं वाटतं, but करायला तितकंच कठीण. जर असंच असतं लोकांनी ध्येय गाठून इतकं केलं असतं तर आज आपल्याला आपली health आपलं आरोग्य इतकं बिघडलंच नसतं, आपलं आरोग्य किती वाईट होतंय याचा सर्व दुष्परिणाम आपल्याच सवयींमुळे असतो ना कुठे ना कुठे. आपण पाहायला गेलो तर आजकाल आपण mobile, laptop हे इतके जास्तही वापरतो. की ज्यामुळे आपला laptop चा किंवा mobile चा

आजकाल पाहिलं तर दर दुसऱ्या व्यक्तीला विचारतो म्हणेल की मला migraine आहे. आता migraine म्हणजे नेमके काय? migraine म्हणजे हाच ना. की तुमची जीवनशैली सुरळीत नसल्यामुळे डोकं दुखणे. आधीच्या लोकांना नव्हता का हा त्रास? आधीच्या पण लोकांना व्हायचा ना. पण त्यांचं कसं? त्यांची body धष्टपुष्ट, त्यांचं राहणीमान व्यवस्थित, त्यांचं खानपान व्यवस्थित त्याच्यामुळे त्यांना जास्ती त्रास नको व्हायला. आजकाल आपलं राहणीमानच इतकं बेकार आहे की आपलं सगळं खाणं-पिणं सुरळीत नाही, आपण कधीपण काहीपण खातो main म्हणजे आज

but तसं पाहलं तर असं काहीच नसतं. असं नाना प्रकारची जेवण तू म्हंटलं की नाना प्रकारचे बाहेरचे fast food खातो, fast food आपण fast food आपण यामुळे खातो की आपण बाहेर गेलो आहोत आणि आपल्याला आता भूक लागली आहे म्हणून आपण खातो but आपण आपल्या आरोग्याकडे लक्षच नाही देत. आपण त्याच्याकडे खिचले जातो. आपण तेच ते खायला वंचित होऊन जातो एक प्रकारचे ते पण आपल्याला सवय लागून जाते. आणि आमचे ह्या ह्या technology मध्ये आपलं screen time इतकी जास्ती वाढली आहे की त्यामुळे प्रत्येकाला चष्मा पण आहे आजकाल. आधीच्या लोकांना एवढे डोळ्यांचा त्रास पण नाही होत होता जेवढा आजकालच्या लोकांना होतो. बरोबर आहे. जसं आपण गेल्या आठवड्यातच आपल्या gynecologist कडे गेलो होतो. त्यांनी आपल्याला सांगितलं की आजकाल स्त्रियांमध्ये नाना प्रकारचे बीमाऱ्या येत आहेत. त्या आल्या सगळ्या related मासिक पाळी. तर मासिक पाळीवर होणारे परिणाम कशामुळे होतात? ते होतात main म्हणजे खाण्यापिण्यामुळे वाढत्या

आता जे आपण जेवण जेवतो हे आपण जे अन्न खातो ते आपल्या body ला पुरेतत्त्व पुरे तशे vitamins वगैरे पुरवतच नाही ना. तेच्यामुळे आपल्या body वर effect पण तू जर आपल्या body ला जे nutrients पाहिजे, जे vitamins पाहिजे, जे गुणवत्तावान पदार्थ पाहिजे ते भेटलेच नाही तर आपली body तरी process कशी का बरोबर करेल ना? त्यामुळे ते अशा अनेक प्रकारच्या बीमाऱ्या वाढत आहेत. आजकाल अं प्रत्येक दहा स्त्रियांमधून नऊ या आठ स्त्रियांना PCOD, PCOS अशा बीमाऱ्या नक्कीच असतात. तुला काय वाटते याबद्दल? मला पण हेच वाटतंय. आजकाल स्त्रिया एवढ्या busy schedule झाले आहे कीत्या आपल्या health कडे लक्षच नाही देत. प्रत्येक स्त्रीला मासिक पाळीची problem दिसून येत आहेत. बरोबर. मला पण

खाण्यापिण्या तर आहेत पण त्यासोबतच आपल्याला जर आपले आरोग्य चांगले ठेवायचे आहे तर आपल्याला नियमित exercise योगा हे exercise आणि योगा हे आपल्या health साठी इतकं महत्त्वाचं का बरं आहे? हे बघायला गेलं तर यातून main कारण म्हणजे असं की exercise केल्याने आपल्या body ला उष्णता मिळते, heat मिळते. त्या heat मुळे circulation रक्तदाब सुरळीतपणे चालवत असतो. आपल्या शरीरामध्ये oxygen ची level जी असते ती maintain होत असते. आपल्या body तल्या सगळ्या प्रक्रिया आणि ह्या सगळ्या व्यवस्थित राहिल्या तर आपली health बरोबर राहणारच.

व्यायाम करणे, रोज सकाळी फिरायला जाणे हे सुद्धा मासिक पाळीस उपयुक्त ठरू शकते. तसेच अं पुष्कळरित्या पाहता ग्रामीण भागांमध्ये स्त्रिया स्त्रीया pad वापरत नाहीत. but अं पण आपण ते वापरले पाहिजे. आपण त्यांना जागृत केलं पाहिजे याबद्दल तुला काय वाटतंय? कळवत आहे की pad वापरणे हे स्त्रियांच्या आरोग्यासाठी महत्त्वाचे का असते? आधीच्या काळामधील बाया गवताचे ठोडे घेऊन गवत ठेऊन तिथे periods मासिक blood जे मासिक रक्त असायचं ते जाऊ द्यायचं, त्यामुळे पण अनेकशा बीमाऱ्या व्हायच्या. आता हळूहळू जसं जसं आपण Globalise होत आहोत, मोठे मोठे शहरांकडे वसाहती जात आहे त्यावरून आपण हळूहळू सगळं शिकायला लागलो आहे. आणि मला तरी असं वाटतं की स्त्रियांनी स्वतःच्या शरीराची, स्वतःच्या आरोग्याची काळजी स्वतः घ्यायला पाहिजे. कोणी आपल्याला येऊन कितीही सांगितलं तरी जेव्हापर्यंत पण स्वतः करत नाही त्या गोष्टी तर म्हणून मला असं वाटतं की स्त्रियांनी स्वतः सामोरे जाऊन स्वतः म्हंटलं पाहिजे की नाही हे आम्हाला पाहिजे आहे हे आमच्या शरीरासाठी चांगलं आहे. आता doctor आपल्याला सांगतात की समतोल आहार घ्या. तुम्ही एक शरीराला व्यायाम करा, शरीराचा व्यायाम होऊ द्या. पण समतोल आहार म्हणजे काय तो कसा घ्यायचा? आहारामध्ये असं काय काय येतंय ज्याने आपल्या शरीराला सगळं उपयुक्त ठरेल जे आपल्या शरीरासाठी चांगलं हे. हे सगळं पण माहिती करणं खूप मोठी गोष्ट असते. आरोग्य हे एका दिवसात ठीक होणारी वस्तु नाही. आरोग्याला ठीक करायसाठी आपल्याला वर्षानुवर्षं मेहनत घ्यावी लागते. जसं आपल्याला एखादी बीमारी झाली तर ती एक-दोन दिवसात ठीक होते असं नाही ना. तसंच आपली बिघडलेले आरोग्य जे इतक्या वर्षापासून आपल्या सवयी आहेत खाणे आणि झोपून जाणे काही न करता. सकाळी उठल्यावर थोडं आपल्या शरीराला हालवणे, डुलवणे बिलकुल काही exercise न करणे ना थोडंसंही आपल्या body ला रक्तदाबासाठी काही करणे यामुळे आपल्या body मध्ये खूप साऱ्या बीमाऱ्या निर्माण होत आहेत. आपल्याला असं वाटतंय की आज आपण तरुण आहोत, आपल्याला त्रास नाही तर काही नाही. पण जसं जसं आपलं तरुणपण जाणार आणि आपण वृद्धा शरीराकडे जात जाऊ. तसं तशा आपल्या शरीरामध्ये विविध प्रकारच्या बीमाऱ्या उत्पन्न होणार. त्यासाठी आपण `तेव्हा गेल्यावर मी काय करेन हा विचार न करता आपण जर आत्तापासून सुरवात केली, तर आपल्या आरोग्यासाठी कधीपण चांगलं. आरोग्य हे सर्वात महत्वाचे असते. आधी त्याला सर्वात महत्व दिलं पाहिजे सर्वात जास्ती. कारण आरोग्य चांगलं असलं तर आपलं मन प्रसन्न राहतं. आपण कोणतं पण कार्य करायला गेलो की आपण प्रफुल्लित होऊन करतो. तेच जर एखाद्या दिवशी आपलं आरोग्य व्यवस्थित नाहीये, आपण गडबड आपल्याला वाटलं की गडबड करत आहे, तर आपल्याला ते काम करायची इच्छा नाही होत. ते करू नाही वाटत. या लक्ष नाही लागत, याबाबत तुझं काय मत आहे?

Immune system अं Immune system कमजोर झाली आहे. तर मुलांनी यांकडे लक्ष द्यायला पाहिजे होते. दुसरी तू म्हंटलं की समतोल आहारकडे आपण लक्ष द्यायला पाहिजे. आपण समतोल आहारच घ्यायला पाहिजे तर मुख्यतः समतोल आहार म्हणजे काय? समतोल आहार म्हणजे की ज्यात सर्व जीवनावश्यक पौष्टिकांचा समावेश असतो. आणि जीवनावश्यक पौष्टिक आहार म्हणजे म्हणजे ज्यामधून आपल्याला असे पदार्थ मिळतात की,

अशा अनेक प्रकारचे जसे पालक, मेथी हे अं मुख्यतः छोट्या मुलांना किंवा युवा पिढीना आवडत नसते. परंतु हे आपले आरोग्यासाठी खूप आवश्यक असते. आपण ते खायला पाहिजे. ज्यामुळे आपले डोळ्यांची शक्ती वाढते. तसेच आपल्याला आरोग्य तसेच आपले आरोग्य पण छान राहते. याबद्दल तुला काय वाटतंय? तुझं म्हणणं अगदी बरोबर आहे. आता जसं तू सांगितलं की समतोल आहार म्हणजे काय? तर समतोल आहाराच्या आपल्या शरीरावर होणारे परिणाम हे खूप महत्वाचे. जसं आपण म्हंटलं की, अ शरीराला रोज exercise केल्यानी व्यायाम केल्यानी रक्तदाब वाढतो, गरम होतं तसंच समतोल आहाराने आपल्याला समजतं की आपल्या body मध्ये कशाची कमी आहे. आपल्या शरीरात असं बघ की आपल्याला कोणती बीमारी झाली आपण डॉक्टरांकडे गेलो, त्यांनी म्हंटलं, तुमच्या शरीराला सध्या या या fiber ची या या vitamins ची गरज आहे, तर ते आपल्याला medicines देतात, औषधं देतात. पण ते औषधं न घेता जर तेच आपण त्या औषधांच्या जागी हिरवे पालेभाज्या खाल्ल्या, sprouts खाल्ले, कडधान्य खाल्ले तर त्यांनी आपल्याला अनेक प्रकारचे vitamins